ह्यामध्ये बूक सेंटर दिसत आहे.

आणि रेड कलर चे बुट्टे दिसत आहे.

स्कूलमध्ये आणि बॅक साइडला पडदा दिसत आहे.

त्यामध्ये कोणीच बसलेल नाही ये आणि दुसरी बोट आहे.

आणि रांगोळी दिसत आहे काढलेली आणि --

ह्यामध्ये आपल्याला वरती एक गॅलरी दिसत आहे.